एक जण व्यायाम करत आहे तो डम्बेल्स उचलून चेस्ट मारत आहे.

ते मार्केट आहे फिश मार्केट आहे मच्छी मार्केट आहे.

निसर्ग वातावरण आहे आभाळ व्हाइट ब्ल्यु मध्ये आहे.